या ठिकाणी विविध वस्तूंवरती विविध प्रकारचे डिस्काउंट ग्राहकांसाठी देण्यात आलेले आहे.

कसरत केली पाहिजे ह्या सर्व गोष्टी आपल्या आरोग्यासाठी फार फायदेशीर ठरतात.

नृत्य हे एक आनंद प्राप्त करण्यासाठी करण्यात येत.

एक छान अशी मुलगी या या चित्रा मध्ये एक--

आणि या ठिकाणी आ क्रिसमस हा जो सन आहे तो गिरिजा घर या ठिकाणी त्यांच मंदिर असत त्या ठिकाणी ते --

खाण्यासाठी आणि बनवण्यासाठी फार आवडता आलू चे पराठे.

एक मोटरसायकल उभी आहे अ हे एक गल्लीतल एक दृश या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतय.

शिक्षणाच माहेर घर जरि पुणे असल तरी आजकाल आमच्या औरंगाबाद शहरा मध्ये सुद्धा--

आजकाल औरंगाबाद शहरामध्ये फार जास्त प्रमाणामध्ये ट्रॅफिक वाढायला लागलंय.

मा माणसानं नेहमी पुस्तक वाचले पाहिजे नवनवीन पुस्तके खरेदी केली पाहिजे.

गणपती बाप्पा विराजमान आहेत सगळीकडे खूप चांगल्या प्रकारची लाइटींग ची सुविधा केलेली आहे.

माझा मित्र गणेश आणि मी दोघ जणांनी सोबतच अ जीम लावलीये.

भारता मध्ये यमहा कंपनीची फार चांगली पकड आहे.

भेटत असते जे की खूप चांगली बाब आहे.

अतिशय नैसर्गिक आणि सुंदर अस वातावरण आमच्या संभाजीनगर शहरामध्ये--

आमच्या संभाजीनगर शहराच्या आजूबाजूला सर्व ठिकाणी शेतकरी लोक शेती करतात.

या ठिकाणी आहेत औरंगाबाद शहरामध्ये खूप छान प्रकारची सर्विस अ करून भेटते गाड्यांची.

या ठिकाणी मस्त पाच बिर्याणी कोयला बियाणी--

आज काल तरुण वर्ग जो आहे सांभाजीनगर शहरा मधला--

तो तरुण वर्ग आपल्या स्वतःच्या दिसण्याकडे ॲट्रॅक्ट लोकांना ॲट्रॅक्ट करण्यासाठी खूप जास्त अ त्याच्यावरती भर देतोय.

हिंदू धर्मा मध्ये दिवाळी हा सगळ्यात मोठा सन आहे दिवाळीच्या दिवशी सगळे जन--

फुलझडि ह्या सगळ्या गोष्टींचा वापर करतात आणि आपला आनंद ते लोक असा व्यक्त करत असतात.

ते कांटकी म्हणून आम्ही त्याला म्हणतो जो की माझा खरच खुप आवडता पद्धार्थ आहे आणि मी खूप छान प्रकारची कूकिंग सुद्धा करतो.

टोमॅटो मध्ये सगळ्यात जास्त सांगायची गोष्ट म्हणजे त्या मध्ये कॅल्शियम खूप जास्त प्रमाणात असतं.

कधी वाडतील आणि कधी कमी होईल हे कोणीच सांगू शकत नाही अशी कहाणी टोमॅटोची आहे.

आणि बघितलं तर याला जो एक आकार आहे जो--

मराठवाड्यामधली सगळ्यातलं मार्केट म्हणजे भाजी मार्केट ज्याला आपण म्हणतो.

श्रावण महिना चालू झाल्यावर अशा प्रकारचे अ दृश या ठिकाणी पाहायला भेटतात.

अ पावसाळा किंवा मग हिवाळ्या मध्ये पाहायला गेले--

चिकन साठी याच्या साठी सुद्धा वेगळ मार्केट आहे जे की खूप फेमस आहे.

आणि या ठिकाणी सुद्धा खूप वेगवेगळ्या प्रकारचे मासे आपल्याला बघायला मिळतात.

आणि त्याचबरोबर ज्या लोकानी हे प्रोग्राम ऑर्गनाईझ केलेल आहे ते लोक सुद्धा या ठिकाणी आपल्याला बघण्यास मिळत आहे.

औरंगाबाद शहरामध्ये पाण्याची कमी भासत नाही करण की आजूबाजूला नदी नाले आहेत.

जे नेहमी पाण्याने गच्च भरलेले असतात.

आज क्रिसमस असल्या कारणामुळे ख्रिश्चन धर्मीया तील लोकानी --

किंवा त्यांचा जो सण आहे तो खूप छान पद्धतीने साजरे करताना दिसत आहेत.